अ अगं मी सीमा बोलते, मला तुझ्यासोबत आज जरा वातावरणाविषयी पाच मिनिट बोलायचं होतं.

काय चाललंय तुमच्याकडे? थंडी आहे की नाही?

आता जरा सुरु झाली ना थंडी, एवढी पण नाहीये बट आहे.

आमच्याकडं शेती नदीचा भाग आहे ना भरपूर थंडी आहे आमच्याकडं. एवढी थंडी आहे काय बोलायचं काम नाही. आम्ही सांगली भागात राहतो.

ता तालुका मिरज अन जिल्हा सांगली आहे. पूर्ण नदी भाग आहे. ओ अच्छा मी इकडे मुंबईला राहते. आमच्याकडे जवळ समुद्र किनारपट्टी आहे. आमच्याकडे पण वातावरण खूप चेंज होतं थंडीमध्ये, पावसामध्ये परत उन्हाळ्यामध्ये खूप फरक पडतो वातावरणामध्ये आमच्याइकडे ही हां हां हिकडं पण भरपूर थंडी आहे आणि आजूबाजूला शेती आहे ना पाणी पाझरून म्हणजे आणि जरा थंडी वाटते.

हुं आणि लहान मुले वगैरे आजारी पडत्यात ह्या दिवसात.

वातावरण अ यांच्यामध्ये कोणकोणते ऋतू असतात?

हिवाळा असतोय, उन्हाळा असतो, पावसाळा. बरोबर तीन ऋतू असतात हे ना?

बोरबर बरोबर आजकाल पावसाळा काय चार महिन्याच्याहून जास्तीच जातो. उन्हाळा पण अधिमधि कधीही सुरु होतो.आजकाल तरी ऋतूंचे कुठले

उन्हाळ्यामध्ये पण उन्हाच्या झळा खूपच वाढतात.

हां म्हणून तर काय आता होत नाही म्हणून तब्बेत आपुन जपून राहायचं.

पायाला चिरा जातात. पावसात तर जागोजाग पाणी भरतं.

वेगवेगळे ऋतू आहेत पण एवढा त्रास होतो त्या ऋतूंचा आजकाल सर्व चेंज झालं ना. कृत्रिम क्रिया सगळी सुरु झाली आता

अजून काय तुमच्याकडे खूप शेती वगैरे आहे ना?

आमच्याकडं सगळी घरामागं शेती हाय, ऊस हाय, पाणी द्यायला लागतंय रोज त्यानाला आणि त्याच्यामुळं भरपूर थंडी वाजते. बर बर बर बर. समुद्र भाग पट्टीमध्ये सुद्धा सकाळची खूप थंडी असते.

आणि उन्हामध्ये खूप तीव्र अशा प्रकारचं ऊन असतं. उष्णतेच्या झळा येतात.

आजकाल वर्षाचे तीन ऋतू असतात

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा त्याच्यामध्ये चार चार महिने येतात तिन्हींचे.

पण आजकाल कुठल्या ऋतूचं टायमिंगच नाही राहिलं. कोणतंही ऋतू कधीही सुरु होतो आजकाल. कधीपण संपतोय का पावसाळ्यात ऊन पडतंय उन्हाळ्यात पाऊस पडतंय.

हां काय करणार ना. कलियुग आहे कलियुग हां आता थंडीत, थंडी थंडी पडत्या पूर्ण दिवसभर कडक ऊन पडतंय.

हो ना हो आम्ही काही दिवसापूर्वी फिरायला गेलेलो लोणावळ्यासाठी दोन दिवसासाठी तिकडे दोन दिवस स्टे केलेलं आम्ही राहिलेलो म्हणजे

दिवसा एवढं ऊन होतं आणि पहाटे एवढी थंडी होती तिकडे सगळं डोंगराळ भाग आहे ना त्यासाईडला

त्यासाठी खूप खूप सकाळची थंडी होती. तेज हवा, खूप थंडी आणि जसं दहा वाजून गेले ना एवढं ऊन कडाक्याचं पडलं बाप रे! खूप खुप खूप

वातावरणामध्ये दिवसामध्ये तीन टाईपचा ऋतू चेंज झाला.

हिवाळा, काय करणार कलियुग आहे ना. त्यासाठी अजून काय? अजून काही नाही आता जेवण वगैरे झालंय

उन्हाळ्यामध्ये कॅप घालत जा हमेशा टोपी सोबत घेत जावा.

हे ना? आणि पावसाळ्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे?

पावसाळ्यामध्ये रेनकोट वापरायचे, पावसात भिजायचं नाही, छत्री घ्यायची.

शक्यतो पावसात जास्त ये जा करायचंच नाही बाहेर. हो हो शक्यतो, बट कामं वगैरे असल्यामुळे थोडंफार तरी होतं पण तरीही संभाळूनच

जितकं होईल तितकं न भिजलेलंच बरं आहे ना? बरोबर आणि केस वगैरे भिजण्यापासून थांबवले पाहिजेत नाहीतर आणि सर्दी दिवसभर कधीही पावसाचं टाईमिंग नाहीये ना.

खूप ऋतू बदलतात वर्षांमध्ये आजकाल तीन ऋतू आहेत पण भरपूर हर एक महिन्यामध्ये एक ऋतू चेंज होतो आजकाल.

तुमच्याइकडे थंडी आहे तुम्ही काळजी घ्या आमच्याकडे मुंबईमध्ये आजून ऊनच आहे. अजून इकडे थंडी सुरु नाही झाली

तुमच्यासोबत पाच मिनिटं बोलून खूप छान वाटलं.

ओके ओके थँक्यू थँक्यू तुमचे मुलं वैगेरे त्यांना सांभाळा वेळोवेळी थंडीच्या वेळी पावसाच्या वेळी काळजी घ्या.